माझ्या आईकडे माझी आई, वडील आणि माझा भाऊ तर तिकडे पुण्याला असतो. अच्छा. आणि बहिणी वगैरे नाही आहे तुला?

आणि भाऊ पण एकटाच आहे.

दोघं भाई बहीण भाऊ. तुम्ही कसे आहात? आम्ही तर तिघे बहिणी आणि एक भाऊ आहोत. अच्छा. मग तुम्ही मोठे की लहान आहे? मी एक मोठी आहे ग. अच्छा. आणि मग दोन कुठे दिले आहे? माझ्या second number ची आहे बहीण तिचं लग्न झालेलं आहे. आणि जी सगळ्यात लहान आणि लहान भाऊ आहे ते सध्या college अह college आणि एक tenth मधे आहे आणि एक बारावीत आहे. छोटे आहे माझ्यापेक्षा खूप. अच्छा. चांगलं आहे मग. हो ना. ते काय शिकत आहे मग? काही नाही अगं just तिचं बारावी झालं. आता nursing किंवा मग D Pharm करायला लावते तिला. अच्छा. चांगलं आहे ना चांगलं आहे. हो किंवा मग भावाला हे याच्यामधे टाकायला लावते अह ह्याच्यामधे नाही का ग कशामधे आता नाव विसरली मी. Army मधे? नाही electrition मधे.

त्याला army चं छंद नाही आहे ना जास्ती त्यामुळे. त्याला ते light fitting चं जमतं चांगलं.

ज्याच्यामधे छंद राहील ना ते केलं तर मग थोडंसं कसं mind हे divert होतेय.

हो काय. चांगलं आहे ना ते त्याच्यामधे पण. सांगशील तुझ्या भावाला जर mobile मधे repairing वगैरे हे vehicles मधे जे repairing वगैरे शिकायचं असेल तर. नाही का?

मी आणि मी तुला brochure पाठवून देणार.

आणि बघून घेशील म्हणा मग.

तो ना job बघतोय. परे परेशान होतोय तो. किती सारे तर job आहे ग पुण्याला. हां पण interview देतात ना काही ठिकाणी असं मग म्हणजे हे आहे. अह असं खोटं खोटं सांगतात. पैसे मागतात. Interview पण घेतात आणि पैसे पण मागतात वरून लागायसाठी तिथे company मधे. पण तसं नको करायला लावू ना त्याला. अपना अपना एक app आहे त्या app वर त्याला resume बनवायला लाव आणि त्यात, काय म्हणालीस? ते सगळं करून झालंय त्याचंही अपना, त्याच्यानंतर indeed. ते पण आहे. हे आणखी खुपसाऱ्या अशा shine dot com वर पण तुम्हाला दररोजचेच call येतात. नौकरी dot com आहे. मी पण खुपसारे apply केले पण वरती.

हां work from home साठी आली होती. पण त्याच्यात कसं दिवसभर लागावं लागतंय ना. ते नाही जमत आपल्याला. कारण training दिला आता work from home साठी तर proper एक पण नाही मिळत मग. हम्म ते बघा ins instagram वर येतं work from home. Urgently required. Hello.

Urgently required असं येतं पण मी त्याच्यावर पण केलं तर ते काहीच नाही म्हणे. तुम्ही पहिले तुमचे पैसे invest करा. त्याच्यानंतर ते double होतील. घेतलं तर पूर्णच.

बरोबर ना. ते करूच नको. नाही मी असंच करून पाहिलं होतं ते. Trial साठी. ते पैसे वगैरे भरा म्हणतील ना ते करायचंच नाही. केलंच नाही मी आतापर्यंत. पण आता ते काल परवा असंच mobile चालवत त्याच्यावर ना असं खुपसारं येतं. पण ते खूप, ते जे ad आहेत ना ते पूर्ण असं पैसे आपले पैसे invest करा. मग त्याच्यानंतर ते double होतील. केव्हा दोनशे त केव्हा चारशे. मग चारशेचे आठशे असं. ते तसेच सांगतात मिनू.

मला आवाज येतोय. अच्छा. बाहेर जाऊ का आपण नाही करत तर. मी बाहेरच आहे ना. म्हणजे जसं office मधे वगैरे जाऊन बघ.

Office मधे, office मधे इथे इतकं हे नाही ना म्हणजे जागाच नाही निघत. इंदोर मधे ते इंदोर मधे आहे तर, माझे कधी बाहेर जाता बाहेरगावी जाता. पण मग मला तिथं एकटं राहावं लागते. म्हणून मग तिथे नाही पाहिलं मी. म्हणून मग मी असंच पाहिलं. हे work from home. हे बरं आहे ना आपल्याला. अच्छा. हे कोणी सांगितलं मग तुला? हे ना एक इथलीच आहे माझ्या गावची बडव्याचीच आहे एक राणी म्हणून ती group लाच हां ती group ला joint आहे. तर ते joint आहे तर तिने मला सांगितलं म्हणे असं असं आहे. तर calling चं, recording चं. तू करशील का? म्हंटलं हां करेन ना. मग ह्याच्या meetings झाल्या. मराठी, हिंदी. व पंजाबी, तर मग ते तसं मग मी त्याच्यावर हे केलं पार्थ sir ला सांगितलं म्हंटलं मला मला तर मराठी येतंय. ते मला मराठी नाही समजत. अह तर तुम्ही करू,

त्याच्यात एकदम आजूबाजूचा noise असं हे पाहिजे शांत. तर त्याला सांगितलं मी मला म्हंटलं मला हे partner नाही पाहिजे. तर मला दुसरा द्या म्हंटलं मग तर मला मग दुसरा दिला. त्यांनी मला call केला. म्हणे तयार राहा recording साठी.

हो ना. बरं झालं ना माझ्यासोबत केली तर.

आणि ती वाचायची ना तर दहा मिनिटं तर थांबायची पहिले. मग मग मी cut करून टाकला मग. मी सांगितलं म्हंटलं मला असं नाही जमणार. मला दुसरा द्या म्हंटलं. हां okay okay बोलले

आता जसं मी तुला एखादी माहिती सांगून राहिली. सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या. खूप छान शिकवायच्या. त्यांच्यामुळेच आपल्याला शिकायला मिळालं. असं वगैरे. असं हां. तसं कुठ काही मनाने पण टाकावं लागतं. ते मनाने नाही टाकायची. अच्छा.

आता तुला माहिती आहे आता मी एक निवडणूक झाली तर काँग्रेसच्या सीटा जास्ती आल्या तर. बघते का तू news वगैरे? मी news वगैरे नाही बघत. आणि मला interest नाही आहे याच्यामधे.

नाही नाही मी कसं माझं FB वर हे दिसतं ना notification तर मी बघते मला आवडतं news वगैरे बघायला.

तर मी बघत राहते. तुम्ही मग नवं लग्न झाल्यावर मग कुठे गेलेले का फिरायला? नाही ना. फिरायला वगैरे नाही गेलो पण आम्ही म्हणजे तिकडे बाहेर कुठे गेलो नाही. पण इकडे आम्ही फिरतो असं.

Honeymoon ला वगैरे? नाही ना ग. हम्म आम्ही पण नाही गेलोय कुठे. माझं लग्न झालं तेव्हा तर कोरोना होता. आणि मग त्याच्यानंतर काय, म्हणजे तिकडे हे मग त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी काय पहिले सि नाशिकजवळ सिन्नर आहे ना तिथे होती सहा महिने राहायला. कुठे होती नाशिकला? हां नाशिकजवळ सिन्नर आहे ना तिथे होती राहायला माझ्या नव मित्रांची site ना तिथे होती. तर ते झालं त्याच्यानंतर मग मी इकडे होती बार्शी सोलापूरकडे. तिथे ती दोन तीन दोन तीन महिने राहायला होती.

हां असंच site आहे त्यांची काय करणार. हो आता तो job म्हंटलं तर करावाच लागतो कुठे ना कुठे.

त्याच्याशिवाय कसं पोट भरणार मग. तेच ना. आणि त्यांना सगळं company कडून अह free आहे राहायचं, खायचं, प्यायचं अह त्याच्यानंतर,

अच्छा. सगळं त्यांना free आहे. जाऊन cash नाही द्यावं लागत. त्याच्यामुळे मग ते जाता. जातात.

ते मला घेऊन नाही जाऊ शकत. त्यांचे ते खुपसारे office मधले staff असतो ना त्यांच्यासोबतच जातात ते. अच्छा.

तिथे गेलेत. हे पण आजच आजच गेले इथे जळगाव, धरणगाव side ला. अच्छा. अह इंदोरवरून इंदुरवरून इथूनच जावं लागतं ना माझ्या गावावरून तिकडे. तर आले होते घरी मग. त्यांच्या company चे, Manager आले होते आणि ते आले होते मग. आले आणि मग चाय वगैरे पिला. आणि मग गेले अं पाच वाजता. अच्छा. त्यांना सुट्ट्या वगैरे राहत असेल ना तुझ्या पतिदेवला.

अच्छा. Salary तर चांगली असेल त्यांची मग. Salary forty thousand. छान आहे ना salary वगैरे.

आणि बाकीचं सगळं company कडून आहे खाणंपिणं. बरं आहे स्वतःचं नाही लागत तर. म्हणजे पकडून चल साठ साठच्या जवळपास पडतो खानापिना पकडून. Hello

हां, हां मग तेच ना चांगलं आहे याचं company कडून मिळतं ते मग जवळून जवळून असं खर्च केलं तर काय उरणारच नाही ना मग. बरोबर ना. आता आजकालच्या याच्यामधे किती सारा महाग झाल्या सगळ्याच वस्तू घेऊन खाव्या लागतात.

अच्छा. Property

त्याच्यात जातो. त्याच्यात कटतो अर्धा पैसा. Life मधे पाहिजेच ना ग काही ना काही investment करून ठेवावंच लागतंय.

जर investment करून ठेवणारंच नाही तर मग काय मतलब आहे.

आपण म्हणतो खायातून नुसतं खायलाच पैसा सारून तसं जमलं असतं तर कशाला. नाही. बरोबर आहे. तुझे काय मग ते? माझे बुलढाणा urban मधे आहे ना. बँकेत. मग ते पण घरी राहतात का बाहेर? नाही. ते घरीच राहतात इथून दहा किलोमीटर सनावद आहे. म्हणजे जिथे मी राहते तिथून सनावद आहे. तर तिथे ते जातात आणि येतात मग. Updown करतात. आता येईल थोड्या वेळाने.

मला वाटलं ते पण मला वाटलं की दूर राहत असेल. नाही नाही सगळे एकत्र राहतो आम्ही आणि ते इथेच राहतात. कोणीतरी एक पाहिजे ना. एक मुलगा बाहेर गेल्यावर एक जवळ पाहिजे. कधी माझ्या सासूची तब्येत,

बरोबर आहे. चल ठीक आहे मी call करते तुला पाच मिनिटांत. चल bye ह.

मी ठीक आहे तू कसा आहेस, तू मला अजून पहिले नाही थांबू नका, माझ्या आईची तब्बेत बारी नाही म्हणून मी तुम्हाला माहित सोडू शकत नाही तुम्ही काय म्हणताय, मावशी ला काय झाले, मला काही काळात नाही कोणाला काही चाललंय माहित नाही, थांबा माझी आई आजारी पडायला फार काळ लोटला नाही, अरे थांब बरं बरं पण काहीतरी घडले हे ऐकून भीती वाटते विशेषतः वृद्ध आणि लहान मुले होय होय, परंतु तुम्ही मला सांगा तुमच्या घरी सर्वजण ठीक आहेत का होय होय देवाच्या कृपेने आपण सगळे बरे आहोत एका लया छान आहे काहीतरी होतं मला घरी कंटाळा आला आहे आणि आता मी पूर्वीपेक्षा स्वस्थ आहे. वाटलं आपण फिरायला जाऊया, माझा असा मित्र नाही म्हणून मी तुला आधी सांग घेतले कि मित्र तुझ्याबरोबर बाहेर जातील तुमची हरकत नसेल तर योजना करा होय मी काय करू माझ्याकडे वेळ नाही मी दोन तीन दिवसांच्या राजेबद्दल बोलत आहे जर तुम्ही मला सुट्टी दिली तर मी तुमच्या घरी जाईन अरे चला चला ते खूप छान होईल नाहीका

होय जायचा विचार करत आहे बरं मी यापूर्वी मी काजीरंगाबद्दल खूप ऐकले आहे म्हणून मला वाटले तुम्ही आलात तर मी जाईन मला काजीरंगाबद्दल काहीच माहित नाही स्वतः मला काजीरंगाबद्दल काही सांगा तुम्हाला माहिती आहे माझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे ईशान्य भारतातील सर्वत्र

अभिमानाची बाब आहे आणि असे करण्याचा आनंद आहे आणि ज्यामुळे ते जगभरात लोकप्रिय झाले आहे आहे ज्याला दरवर्षी आणेल स्थलांतरित पक्षी भेट देतात आणि ते मोठ्या संख्येने पर्यटकांचा देखील आकर्षित करते तुम्हाला काझीरंगाबद्दल काय माहित आहे

सध्या स्थिती माहित आहे कि भारतात एकशे चार राष्ट्रीय उद्याने आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात आहे. आसाममधील दोन जिल्ह्यांचा काही भाग गोलाघाट आणि जिल्ह्याच्या हे सुमारे एकशे सत्तर चौरस मेल क्षेत्र व्यापते, हे आसाममधील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक आहे

घनदाट जंगलात एक हजार चारशे तेराहून अधिक त्यांचे शिकारीपासून संरक्षण झाले आहे संरक्षित क्षेत्रातील कोणत्याही शिकाऱ्याला मारणाऱ्या किंवा जखमी करणाऱ्या प्राण्यांवर कठोर उपचार आणि शिक्षा केली जाते तुमचे म्हणणे ऐकून मला काझीरंगाला जायचे आहे ठीक आहे तुम्ही आल्यावर काझीरंगाला जाऊया शिलाँग

मला माझा अभ्यास सम्पल्यानंतर घरी राहणे आवडत नाही. तुम्हाला माहितीये घरी काम करत नाही म्हणून आई मला शिव्या देत असते